हे रेनडियर आहे इथ झू मध्ये आहे.

झू मध्ये बंद आहे गाई पण दिसते बाजूला.

वायर अ पांढऱ्या रंगाची आहे.

आणि गोल्डन जुबली इयर असा बोर्ड पण लावलेला आहे आणि अ ऑफिसच्या बाहेर झाड दिसत आहे झाड दिसत आहे स्कूटर पण आहे.

हे एक पार्किंग ची जागा अशी दिसत आहे तिथं गाड्या ठेवलेल्या आहेत एक गाडी दिसत आहे टू व्हीलर दिसत काही लोक पण दिसत आहे.